येशू ख्रिस्त मागे आहे आणि एक माणूस मोबाईल मध्ये इथे फोटो काढत आहे त्या--

एक एस.टी. येत आहे आहे डाव्या हातावरुन एक काळ्या सिमेंट चा रस्ता गेलेला आहे काळ्या रंगाचा डांबराचा तिथे हे दोन एस.ट्या. आहे डाव्या हातावरती एस.टी. चे बस स्टँड आहे जे दिसत आहे इथे टिना चा एक शटर पण लागलेला आहे एक माणूस बसलेला आहे दोन चाकी गाडीनी आणि मोठमोठी झाडे समोर पाहायला मिळत आहे आपल्याला.

वरती त्यांच्या पहाड आहे गाय आहे एक पहाडा वरती उभ्या आहे आणि हातात पण एक पहाड आहे आणि त्यांची मित्रमंडळी तिथे आहे आणि झाड तिथे लागलेला आहे पूर्ण पहाडी सीन तिथं असं निर्माण केलेलं आहे.

आणि त्याच्या आजूबाजूला असे लाकडासारखे खोडा सारखे दिसणारे सिमेंट नी बनलेले अं तिथे पाईप लावलेले आहे त्यांना पेंट मारलेला आहे कचरा ठेवण्यासाठी तिथे एक --

तलाव आपण म्हणून याला खूप मोठा तलाव आहे तलावामध्ये दोन जहाज जे आहेत ते तलावाच्या मधात आहे तलावाच्या डाव्या साईड ला खूप मोठी पहाडी आहे पहाडीवर खूप मोठे असे झाडे आहे हिरवे हिरवे दोन.

एक मुलगा आहे मुलगा इथे कुठेतरी आलेला आहे बाहेर आणि मागे त्याच्या आरसा आहे आरशामध्ये पण भरपूर अशा मुले बसलेल्या दिसत आहे एक हिरव्या रंगाची बॉटल दिसत आहे.